hello ते invornments जरा tuff आहेन. तिथ Biodiversity वेगेरे foods चे वगैरे असं काही काही काही काही आहे ना त्या मध्ये आपल्याला जे आपल्याशी आपल्या life शी related आहे न ते त्याच्या मध्ये मांडायची व्यवस्थित आपला भाषे मधे flowchart वैगेरे येतात हा हा आपण ते flowchart वगेरे काढून दाखवायचे. दाखवायचे Ecosystem काय असते. Pollution related आपल्याला अजून काही तरी Prevention करता येईल. अजून आपल्याला माणसाशी प्राण्याशी कास आपला contact झाला पाहिजे अजून कस त्यांना वाचवू शकतो वगेरे त्याच्यावर खूप काही आपल्याला suggest केलेलं असता ते आपण आपल्या भाषेत सांगायच. आणि तो किती mark चा असतो Environment ला sixty sixty marks चा आसतो. साठ मार्क आसतो. out off नहि, but हाय Environment अशे subject आहे की त्यात काही लिहल तरी तुम्हाला mark भेटतात, कारण ते आपल्या life शी related असतात. त्याच्या मध्ये आहे ते full mark भेटतात. नाही अशे कट करत हा Insecu दहा mark चे असतात, आणि पाच mark चे one Sentence असतात. हू हू ह attend करायच व्यवस्तीत. आणि ते one time submit करायच त्याच्यामध्ये कोणी Biodiversity point quection वगेरे विचारतात.

हा ते आहे. त्याच्यामुळे बाकी सगळ्यापेक्षा One sentence मध्ये दोन तीन mark ची Guarantee आहे हम्म हम्म आणि Answer किती म्हणजे Expected आसतो. अस म्हणजे आता brod question आहेत ना?

दोन समोरून समोरचे Pages लिहत असतो. पाच पाच Pages ला एक one page राहते. आणि असे किती question विचारते? म्हणजे brod question किती दोनच ना? brod question अं brod खरंन format जरा वेगळा आहे पहिल्यांदा तीन लिहायचे असतात. चार देतात त्यामध्ये तीन लिहायचे असतात. परत न चार अं परत न पाच देतात त्याच्यातून तीन attend करायचे. परेतून दहा markattend करायचाच आणि परत पाच mark चो असतो.

पण तेस तू बोलीस की set change म्हणजे तुमा सगळ्यांना वेगळा set आलेना. ह set वेगवेळे पडले होते प्रतेक जे है ना नाही म्हणजे तुला तूला पडलेला तो एक meant पडून त्याच्या पाठी मागच्या पढलेला का? नाही नाही तस नाही, ते म्हणजे आता सगळ्यांना आमच्या वर्गात same pepare होता फक्त अस होत की आमच जे set होता ना तो मला सेम म्हणजे वेगेरे बाकी वेगेरे काही नसते ते प्रतेकच सेट वेगळेगळ असते हा सगळ्यान्ना same नसते. जस की मागच्या वेळेस ते म्हणालेत कि म्हणजे तुला वेगळा question paper पाठीमागच्याला वेगळा question paper नाही नाही तसा नाही. म्हणजे कस आता असाही BCOMBCA वाल्यांचा झ्हालाय ना मग त्यांचे घेतलेत ना हम्म आम्ही question paper मग त्यातले बऱ्यापैकी तरी थोडे फार म्हणजे. एक ते दोन Similarice आह लै तर लै दोन पुढवेळ पूर्वे नको System biodio Dio system ह्या चार प्रस्न commen येती बाकी कुठल commen नाही

ten mark ला नाही ते five mark ला होय ten mark एक तरी question है का? ten mark एक question है.

आणि कोणता आलेला मग तुल? Prevation of pollution हम्म हम्म आणि पाच mark चा होता मा Man wild counting अस काहीतरी होत. ह ह माहीती अहेत. अजून काही? नाही तू तुला जरा पडल असल म्हणजे पण Environment लिहायला कारण अं तुमाला सगळ Biology च होत बऱ्यापैकी Preparation असलच न

लागले नाही ज्यास्त ज्यास मला अस वाटते आणि त्याला वेळ पण ज्यास्त आहे exam ला तीन ते साडेपाच काहीतरी timing आहे

नाही आम्हाला ती दिले तर होते ना ते same timing आहे एक मिनिट बघते. हो की दोन तास पण त्या पेपरवर होते पण अर्धा तासानच आहे नंतर कळल. हो का? हम्म हू हू जो time दिला तो पर्यन्त सव पाच वाजले तरी paper काही काहींचा घेतला नव्हता ना मग तुम्हाला late दिला असल पेपर नाही लवकर दिला होता. तीन वाजता दिला होता. पण साठ mark चा होता ना, अह अह आणि passing कितील आहे साठ mark च आहे तर चोवीस no problem तुझी झाली का Preparation बाकी विषयांची.

है थू nots है केलेला print मारलेल्या nots च्या नाही नाही आमच आम्ही Notes hand return rate वरुण काढतो आणि लिहतो. विडिओ बघून वगेरे अस nots कीव्हा हे नाही देत तुम्हाला?

हम्म म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीत तुम्ही Preparation केल ज्यास्त काही भक्कम पट्टी नाही केली. तु जो Seminar ला topic घेतलेला तो आलेला का? नाही मी मी केलाला दूसरा point नव्हता आला. अं नाही नाही आला होता आला होता english च्या paper ला आला होता तुमी त्याला सांगोचा ती बघली आणि इरा बिरा न दिलेला sim income pyablity तो एक आला होत. हम्म हम्म तेच जरा बर पडत न आपण शिकवलेल असत आपण जरी वाचल न आपण थोड फार का होईना. आपल्याल हा के तरी होत याच्या मध्ये अस होत. तरी बर आहे तुम्हाला math नाही. हो math आम्हाला First year ला आहे त्याच्या नंतर नाही आता पुडच्या वर्षी english अं next year ला english आहे. math नाही तुम्हाला? नाही english हा common subject आहे जस की आता Environment आहे. हा तेच की नाही आम्हाला आहे english पण ही काय बर

तुमच आता कस Common आहे न त्याच्या मध्ये तुम्हाला Continue आहे. Biology नाही न नाही नतर Biology part त्याला नाव आहे त्याच्या मध्ये.

अं पहिल्यांदा आम्हाला statistic होता आणि आत्याच्या मुल्लान्ना math पण आहे. अच्छा अच्छा

पण पण तुमचा आणि आमचा same च होता ना syllabus वगैरे.

एकत्र झालेली का तेव्हा ला नाही नाही

हा म्हणजे तुमची आमच केली असेल. आणि तुम्हाला catlog तुम्हाला कुठे नेलेलं practical exam मध्ये तशीच दिली न sheet दीलिलि आणी exampal सगळ्या लावलेले. हो आम्हाला Semester lab बसवल कारण आमच At a time दोन practical असतात. cs च करत करत आणि होत्य आह आह तुम्हाला कशी गेली होती exam कोणती state ची

साटं गेलेली कारण की formulamam सांगत होत्या आणि formula वरुण Value वगेरे लगेच काढया येत होत्याना.

मग आणि जर काही अडकल तर लगेच सांगायच की आणि आता सदा Electronic च practical होते तर formula आणि Diagram च जर name आल न एखाद Circuit राहील कीव्हा काता शीता राहिलं न तर mam सांगाय तुम्हाला काहीच नाही सांग आम्हाला नाही करत कारण एकदा Practical करतांना के असते ह अह आमच्या वेळेस आम्हाला math ला तर महितस आहे कशी कशी घेते exam maths ची सोप्पीच असते हम्म हम्म हम्म CSE थोडी tuff असते. main subject tuff असते. बाकी आपल्या तुला पन cs होता न first year ला

नाही ग मला वाटत फक्त english असत. जास्त नाहीन subject असत. तुमच सब्जेक्ट की नाही add होते की नाही आमच skip होत. नाही मनहजे अस काही skip first year ला किती होते तुला?

हा मी पण केला. आह आनी आथा next year ला किती यती?

मग कमिस आहे की आम्हाला तर एक मंजे दोन असणार आहे की पण फाईनला एकस ठेवायचा असाच फकथ CS पण कस CS मध्ये सुद्धा आमच कस आहे. सिएस मध्येस चार बुक आहे. एकत वेगवेगळा

ते जा मा तस

हा आमच सहा subject आहे, पण एकच आहे. आणि तुमच चार आहे पण सेपरेट सगळे हा मंजे कस त्या related नाही आणि हा टी पण जम मधी java नाही थर बाकीच subject ते थर आलेच नाही फस्ट इयर ला भेटल आणि आता ते आ आणि ते बाकीच test ना टीचार वेगेरे आह आह पुढ मग क्लास लावणार का आता मंगे तुम्हाला वेगवेगळ बा हई ही सगळ bio diversitysorry hello ते सगळ त्याच्याशी related आहे. म्हणजे थोड प्रिपे साठी त्या थोडस याच आम्हाला असं माहीत पाहिजे त्या internet वेगेरे तरुण ना मला

आणि main main विषय हा

आपल प्रतेक subject वेगळ आहे. जस BSC कस आहे म्हणजे एकच subject शेवटला राहतो केम झू असं तस नाही तुमचं असं कुठलं तर एक च सब्जेक्ट राहतो नाही biotic म्हणजे. पुरन plan म्हणजे अस मनायच आहे की जी वेगवेगळी करयायच असही करू त्याच्यातून शकता. आणि नूस्त सगळ यात कस biotic exam केल ना तस सगळ्या टी एक वेगळ असतो. biotic यछ्या म्हणजे तीन

हम्म आता नुसत मी plain micro केल फक्त micro field मध्ये जागा निघल्या तर

ह ह ह बारण

तू करणार MSC हा करणार आहे बघू MSC नाही त NCI करनार आहे.

हा बघायच की करायच. कारण MSC करून ती MSCCS हा सुद्धा option आहे. पण त्या मध्ये कस होते. double जस BSCCS ला झाल तसच होणार ना. हम्म नेट वेगेरे नंतर सी लागल लागल नंतर bscmsc अस लागल ना म्हणून मग करतांना अस वेगळ करणार जी की हा ते बर पडल कारण की ही निसत plain वाटतय.

तस तुमच कस आहे csc ला सांगायला गेल की नंतर प्लेन bsc. तस त्याच्या मूळ घेताना अस हे घ्यायच. plain मध्ये ते येताच नाही ना game वेगेरे तयार करायच आतल्या आत करायच. हा मंजे जे computer चे आहे ना course त्या मध्ये art developer नंतर share marketing मग ते काय झाल. ज्यास्तची graphic design

हा

त्या bcs मधल काय? bcs नंतर mpa करते येत. क बारावी सोडल्या नंतर आपल्याला पाहिजे तो option घेत येत की नाही बघ bca अह मंजे mscbsc जास्तीला briefing तस

हा हा हा घेईचे थारी पण हा तेच करणार तुमच स्वत biotic मध्ये direct phd होवू शक ना? हो PhD करत येते. हा professor कीव्हा lecture असे येत असते. नाही नाही lecturerbsc झाल्यावर पण lecture असत.

okay हा

bye खरेदी व विक्री हे उद्योग व्यवसायातील व्यवहाराच्या अविभाज्य भाग आहे. खरेदी करतांना रक्कम दिली जाते. व विक्री करतांना रक्कम घेतली जाते. व्यवहार रोखीने त्या अर्थ त्या व्यवहारात वित्त महत्वची वित्त त्याचे स्वरूप व महत्व अर्थ सचिव असे संस्कृत वचन आहेत. या वाचनाचा अर्थ वित्त हा सर्वांवर नियंत्रण पळणारा सर्वोच घटक आहे. असा आहे. यावरून वित्त व त्याचे महत्व लक्षात येते. वित्त म्हणजे का वित्त काय. करू शकते. याचा अभ्यास म्हणजे वित्त. ज्या गोष्टीचा मूळापासून उळघडा करून घेणे . वित्त म्हणजे पैसीयची गरज

खरेदी उत्पादन व क्रिया सर्व कृती करतांना पैसीयचा सहभाग असतो. किंबहुना वित्त व्यवस्थेमुळे या गोष्टी करणे अशक्या असते. अशयाप्रकारे वित्त हे व्यवसायातील मध्य मध्यवर्ती सूत्र आहे. उद्योग व्यवसायाची देवाण घेवाण करण्याची कृती कोणत्याही अडचणी शिवाय तत्परतेने पार पडणे. वित्त पुरवठामुळे शक्य होते. उद्योगधंद्यातील हिशोब अं अं करण्याचे हे एक साधन आहे. वित्त हे एक फक्त नख मोजण्याचे साधन नसून अं कीती असाव्यात त्याचे धोरण ठरवण्याचे काम हे वित्त करते . वित्त निर्मितीसाठी वित्ताची आवशक्यता असते. यासाठी व्यवसायातील प्रत्येक कृती मध्ये समन्वय साधने आवश्यक असते. तो व्यवसाय यशश्वी रीतीने पार पडणे पैसीयच्या योग्य विनियोगाने शक्य होते. मानव शरीरात जसे रक्ताभिसरण रक्ताभिसरण आवश्यक असते तसे उद्योग व्यवसाय वित्तभिसारणाची गरज असते. उद्योग व्यवसायातील प्रत्येक घटका घटकातील सहकार्य केवळ पैसीयमुळे शक्य असते म्हणून वित्त व्यवस्थाही अविशेस विशेस कृती असून उद्योग व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे . वित्त या शब्दाचे वर्णन अनेक प्रकारे केले गेले आहे. पैशयची विवा पैशयाशी व्यवस्थापणाशी अस संबंध संबंध आहे. ही जी उभकरणी व निधीचा विनियोग करणे असाही याचा अर्थ आहे . शुद्ध व्यवसायातील अं यश अपयश यश अपयशाचे मापदंड आहे. तात्पर्य व्यवसायातील प्रत्येक चुकीचा संबंध अं वित्त या शब्दात जोडला गेला आहे. शरीरात जसे स्नायूंना महत्व आहे तसे उद्योग व्यवसायात वित्त याला महत्व आहे. वित्तीय गरजा व अं त्याचे स्त्रोत हा तसा गौण प्रश्न असून. तो कश्याप्रकारे उभा करावा. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. उद्योग व्यवसायासाठी निधी आवश्यक असतो. कारण ध्येय साध्य करण्यासाठी उद्योगशी निरनिराळ्या टप्प्यांवरती व वेगवेगळ्या अं वेळेनुसार निधी उभा करावा लागतो. व्यवसायाच्या आकारमाणणे व स्वरूपणूसार अं निधी कीती प्रमाणात लागेल हे ठरवले जाते. व्यवसाईक संघटना मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात व त्याकरिता निरनिराळे मार्गांचा वापर करतात. निधी उभारण्यासाठी जे मार्ग उपलब्ध आहे. त्यांचे दोन भागांमध्ये विभाजन केले जाते. अं बाह्य अंतर्गत बाह्य सत्र संस्था जेव्हा बाहेरच्या मार्गाने निधी जमा करतात त्यास बाह्य सत्र असे म्हणतात. प्राथमिक निधी याच मार्गाने जमवल्या जाते. निधी जमा करण्याचा हा अंतर्गत मार्ग आहे. कंमपणीच्या यशश्वी वाटचाळीनंतर हा सत्र उपलब्ध होतो. company संपवण्या तर राखीव निधी जमा करते. या राखीव निधी कहा कंपनीच्या

दीर्घ कालीन सत्र स्थिर व कायम स्वरूपाचे भांडवलची गरज पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या निधीची आवश्यकता असते. दीर्घ कालीन निधी दोन प्रकारे उभा करता येतो. मालकीचे भांडवल व कर्जावू भांडवल अल्पकालीन सत्र खेळते किववा हंगामी भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी अल्प मुदतीचे निधी उपलब्ध केले जाते. अश्या प्रकारे निधी अल्पकालीन पर्यन्त ठेवी या मार्गाने उभा केला जातो . भारतीय company कायदा एकोणविसाक्षे छापन्न कलम दोन शेचाळीस नुसार भाग या सहा सदणेची व्याख्या आशी आहे. भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलीतील एक हिस्सा. आणि जेते भाग व भागकर्ता यातील फरक स्पष्ट होत नसेल. तेथे भाग चा समावेश केला जातो. भाग म्हणजे भाग भांडवलातील विभागणी करून घेत खालील एक घटक company भांडवलाचे भाग हे सर्वात लहान हिस्सा आहे. कंपनीचे भांडवल अश्या छोट्या भागांमध्ये विभागलेले असते. अश्या प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे भाग कंपनीचे भांडवल अं अश्या अनेक भागांमध्ये विभागलेले असते. कंपनीच कमी किमतीचे असल्यामुळे कंपनीच्या भांडवल उभरणीमध्ये ज्यांचा सहभागी होऊ शकते. कोणतीही व्यक्ति स्वतच्या इछे नुसार कितीही भाग खरेदी करू शकतील जी व्यक्ति आशे भाग खरेदी करते त्याला असे भागधारक अथवा कंपनीचे सदस्य संबोधले जाते . भाग हा भाग भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे. भाग हे भागधरकांना लोकांचा कंपणीवरील मालकी हक्क दर्शवितात. प्रत्येक भागास स्वतंत्र अनू क्रमांक असतो. तो भाग दाखवल्यावर नमूद केलेला असतो. भाग ही भागधरकांची चरण मालमत्ता आहे. भाग ही कोणतीही दृश्य वस्तु नसून ती भाग दाखवण्याच्या स्वरूपात ती ठेवलेली असती. किवा भाग electronic स्वरूपातील रूपांतरित केले जाते. प्रत्येक सम भागाला एक विशिष्ट मूल्य असते ते खली नमूद केल्या प्रमाणे दर्शवते. दर्शनी मूल्य हे अं भाग दाखवल्यावर नमूद केले असते. व company घटणे मध्येही असते. अं विक्री मूल्य company किमतीनुसार भाग विक्री करते. उदाहरणात सम मूल्यांनी अधि मूल्याने सूट देऊन बाजार मूल्य हे अं मूल्य भाव बाजारातील मागणी व पुरवठ्यायांच्यानुसार ठरविल्या जाते. भागधारक कंपनीच्या वाटते योग्य अं नफ्यामधून हिस्सा मिळवण्यास पात्र असतो. याला